हे एक गॅरेज आहे गॅरेजमध्ये खूप साऱ्या गाड्या लावल्या आहेत वरती पत्र्याच छप्पर आहे आजूबाजूला पत्र्याच कंपाऊंड आहे एक माणूस आहे मोकळी जागा आहे साईडने जाण्यायेण्याचे रस्ते आहेत.

एक हॉल इथे जाण्या-येणाचे रस्ते आहेत ब्ल्यु कलर आ पर्दा ठाकलेल आहे साइडला फूल वैगेरे आहेत टेबल आहे डायनिंग टेबल आहे साइडला चेअर्स वैगेरे आहेत मोकळी जागा आहे चेट टेबल फॅन आहेत दोन एक ए.सी. --

अ हे काहिशे टेबल्स आहेत इथे चेअर्स वगैरे आहेत जाण्यायेण्याची रस्ते आहेत काही लोक आहेत लाइट वगैरे आहेत पत्र्याच छप्पर आहेत मोकळी जागा आहे जाण्यायेण्यासाठी र साइडला इलेक्ट्रिक पोल्स आहेत.